एक दुकान दाखवण्यात आलेला आहे दुकानांमध्ये सर्व प्रकारचे चांदीच्या --

त्या दुकानांमध्ये दोन ते तीन प्रकारची व्यक्ती आहे उभी.

एक एअरपोर्ट ची चित्र दिसत आहे.